इथे कमान दिसत आहे इथे परत कही झाडी भरपूर आहे.

अजून लोक एक घंटा दिसतोय तिथे.

कपडे आहेत खेळणी आहेत खेळणी लोक येतात लोकांची त्यामुळे चांगली सोय होते.

हे एक चार्टच दुकान आहे.

हा आठवडा बाजार दिसत आहे त्यामध्ये एक टमाट दिसत आहे.

सूर्यामुळे लोकांना चांगला फायदा होतो.

हा कुठला तरी प्राणी आहे. त्याचे काही तरी पोटात गेल्यामुळे त्याचे ऑपरेशन चालू आहे. येथे डॉक्टर आहे.

क हे कोंबड्यांसाठी बनवेलेल्या काही वस्तु आहे.